हे अभयारण्य दिसत आहे या अभयारण्यात दोन घोडे दिसताय आणि खाली हिरवं हिरवं रान दिसतंय घोड्यांना खायला ते हे चारा दिसतोय काजीची झाडे दिसताय.

कारण तेथे म लोकांनी अक्षरशः थुकून ठेवलेला आहे कोपऱ्यामध्ये पान खाऊन इकडे दरवाजाला कडी व लॉक दिसतेय. ए.टी.एम. मशीन चे नंबर दिसताहेत.

खूप झाडं दिसतायत इकडे मध्ये असं वेगळंच काहीतरी दिसतंय. सावली जमिनीवर पडलेली दिसतंय. सकाळ किंवा संध्याकाळचं ग्राउंड दिसतंय हे --